खूप सारे फलक इथे लावलेली दिसत आहे. फलकांवरती स्वामी विवेकानंद नेहरू अशे थोर महापुरुषांच चित्र लावलेलं दिसत आहे. तिथं काही काही झाड लावलेली दिसत आहे व काही व्यक्ती तिथे बसलेले दिसत आहे.